प्रिय मित्रांनो किकाड मधील इलेक्ट्रिक रुळे चेक आणि नेटलिस्ट जनरेशन या पाठात स्वागत
यात आपण शिकणार आहोत कॉम्पोनेंट्स ला व्हॅल्यूज देणे इलेक्ट्रिक रुळे चेक कार्यान्वित करणे
बनवलेल्या स्कीमॅटिक साठी नेटलिस्ट बनवणे
आपण उबुंटू 1204 ही ऑपरेटिंग सिस्टीम आणि किकाड व्हर्शन 2011 हायफेन 05 हायफेन 25 वापरणार आहोत
तुम्हाला इलेक्ट्रॉनिक सर्किट्स चे प्राथमिक ज्ञान असावे तसेच किकाड मध्ये सर्किट स्कीमॅटिक डिझाइन करणे माहित असावे
संबंधित ट्यूटोरियल साठी स्पोकन हायफेन tutorialओआरजी ला भेट द्या
किकाड सुरू करण्यासाठी उबुंटू डेस्कटॉप स्क्रीनच्या डाव्या कोप यावर जा
दश होम या पहिल्या आयकॉनवर क्लिक करा
सर्च बारमधे किकाड टाईप करून एंटर दाबा
हे किकाड ची मेन विंडो उघडेल
ईस्केमा tab वर क्लिक करा
इत कॅनोट फाइंड ठे स्कीमॅटिक असा मेसेज दाखवणारा इन्फो डायलॉग बॉक्स दिसेल
ओक क्लिक करा
आपण पूर्वी बनवलेली project1स्क ही फाईल वापरणार आहोत
फाइल मेनूवरील ओपन वर क्लिक करा
संबंधित डिरेक्टरीतून project1स्क निवडा
आता कॉम्पोनेंट्स ला व्हॅल्यूज देऊ
र2 कॉम्पोनेंट ला व्हॅल्यू देऊ
र2 रेझिस्टर च्या र वर कर्सर ठेवा
राईट क्लिक करून फील्ड वॅल्यू निवडा
हे एडिट वॅल्यू फील्ड विंडो उघडेल
1एम टाईप करून ओक वर क्लिक करा
1एम म्हणजेच 1 मेगा ओह्म ही व्हॅल्यू रेझिस्टर र2 ला दिली गेली आहे
अशाप्रकारे मी इतर कॉम्पोनेंट्स ला व्हॅल्यूज दिलेल्या आहेत
आता ह्या सर्किटवर इलेक्ट्रिक रुळे चेक कार्यान्वित करणार आहोत
ईस्केमा विंडोच्या वरच्या पॅनेलवर जा
परफॉर्म इलेक्ट्रिक रुळे चेक बटणावर क्लिक करा
हे ईस्केमा ईआरसी विंडो उघडेल
टेस्ट ईआरसी बटणावर क्लिक करा
आपण तिथे दोन एरर्स पाहु शकतो
टर्मिनलला पॉवर सोर्सेस नाहीत असे दोन्ही एरर्समधे दिसेल
क्लोज बटणावर क्लिक करा
स्कीमॅटिक मधे बाणाद्वारे एरर नोड्स दाखवले जातील
येथे पॉवर फ्लॅग जोडू
यामुळे किकाड ला समजेल की येथे आपण पॉवर सप्लाय जोडणार आहोत
त्यासाठी उजव्या पॅनेलवरील प्लेस आ पॉवर पोर्ट बटणावर क्लिक करा
आता कॉम्पोनेंट सिलेक्शन विंडो उघडण्यासाठी ईस्केमा विंडोवर क्लिक करा
लिस्ट एल बटणावर क्लिक करा
पॉवर नोटेशन्स ची यादी दिसेल
PWR FLAG निवडून ओक वर क्लिक करा
आपण व्हीसीसी टर्मिनलजवळ पॉवर फ्लॅग ठेवू
त्यासाठी ईस्केमा वर क्लिक करा
दोन पॉवर फ्लॅग्स हवे आहेत कारण येथे दोन एरर्स आहेत
पॉवर फ्लॅग वर कर्सर ठेवा
कॉपी करण्यासाठी सी दाबा
हा पॉवर फ्लॅग ग्राउंड टर्मिनलजवळ ठेवा
वायर्सद्वारे पॉवर फ्लॅग जोडू
त्यासाठी उजव्या पॅनेलवर जा
प्लेस आ वायर बटणावर क्लिक करा
आता पॉवर फ्लॅग व्हीसीसी टर्मिनलला जोडा
याच पध्दतीने पॉवर फ्लॅग ग्राउंड टर्मिनलला जोडा
खात्री करण्यासाठी स्कीमॅटिक ईआरसी चेक पुन्हा कार्यान्वित करणार आहोत
त्यासाठी ईस्केमा विंडोच्या वरील पॅनेलमधील परफॉर्म इलेक्ट्रिक रूल्स चेक वर क्लिक करा
हे ईस्केमा ईआरसी विंडो उघडेल
टेस्ट ईआरसी बटणावर क्लिक करा
आता एकही एरर नाही
क्लोज वर क्लिक करा
नेटलिस्ट कशी निर्माण करायची ते पाहू
नेटलिस्ट द्वारे कॉम्पोनेंट्स ची यादी आणि त्यांना एकमेकांशी जोडणारे नोड्स यांची माहिती मिळते
ह्या पाठात पुढे नेटलिस्ट चा उपयोग पाहू
नेटलिस्ट निर्माण करण्यासाठी वरील पॅनेलवर जा
नेटलिस्ट जनरेशन बटणावर क्लिक करा
हे नेटलिस्ट विंडो उघडेल
विविध फॉर्मॅट्स मधे नेटलिस्ट बनवण्यासाठी ह्या विंडोमधील टॅब्ज वापरता येतात
किकाड साठी पीसीबीन्यू टॅब वापरणार आहोत
डिफॉल्ट फॉर्मॅट हा निवडलेला पर्याय तसाच ठेवून नेटलिस्ट बटणावर क्लिक करा
नेटलिस्ट फाईल project1नेट नावाने सेव्ह होईल
लक्षात घ्या नेटलिस्ट बनल्यानंतर ती फाईल net एक्सटेन्शन सह सेव्ह केली जाते
सावे बटणावर क्लिक करा
विंडोचा आकार बदलू
सावे बटणावर क्लिक करा
नेटलिस्ट फाईलमधे प्रिंटेड सर्किट बोर्ड डिझाइन मधील वापरलेल्या कॉम्पोनेंट्स ची माहिती ठेवली जाते
नेटलिस्ट फाईलचा उपयोग कसा करायचा ते दुस या पाठात पाहू
फाइल मेनूवर जा
हे स्कीमॅटिक सेव्ह करण्यासाठी सावे व्होल स्कीमॅटिक प्रोजेक्ट पर्याय निवडा
फाइल मेनूत ईस्केमा विंडो बंद करण्यासाठी क्विट पर्याय निवडा
किकाड मेन विंडोमधे फाइल मेनूत क्विट पर्याय निवडा
किकाड मेन विंडो बंद होईल
ह्या पाठात आपण शिकलो कॉम्पोनेंट्स ला व्हॅल्यूज देणे सर्किट स्कीमॅटिक मधील एरर्स तपासून बरोबर करणे
सर्किटसाठी नेटलिस्ट बनवणे
प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे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
सहभागासाठी धन्यवाद